ज्याचा रंग निळा आहे.

पांढरा आहे व इथे झाडे आहेत ज्याचा रंग हिरवा आहे व --

इथे एक चित्र कोरलेले आहे जे दगडामद्धे कोरलेले आ --

लायटिंग दिसत आहे रस्ता दिसत आहे ज्यावरून अनेक गाड्या --

इथे अनेक खुर्च्या आहे अनेक माणस दिसत आहे.